अह ग-गिरकी पन्नास रुपऐ अह

या चित्रा मध्ये एक गार्डन आहे. या गार्डन मध्ये एक स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल मध्ये जंप करण्यासाठी गसरगुंडी आहे. काही फुगे आहेत.

अह ते त्याला सपोर्ट नि खांब आहेत. अ कंपाऊंड आहेत. आजूबाजूला खूप हिरवीगार झाडे आहे.

अ काही माणसे फ फोटो काडत आहेत बसण्यासाठी बाकड आहे अ किल्ल्यावरती झायराती लावलेल्या--

या चित्रा मध्ये गार्डन आहे या गार्डन मध्ये पायर्‍या सारखे पायर्‍या आहेत या पायर्‍यांवरती खूप माणसे बसलेले आहेत मंदिर आहे झेंडा अह एक झेंडा आहे.

या चित्रामध्ये विटाच्या भिंती आहेत. आ खाली उतरायला पायर्‍या आहेत. कटाडे आहेत. आ कटाडांच्या वरती जाण्यासाठी पायर्‍या आहेत.